अ मी काय म्हणतोय मला ना अअअ ते पैसे दाम दुप्पट योजना असतात माहितीये? बँकेत कशा असतात तश्या ह्या पॉलिसीमध्ये आहेत काय एल आय सी मध्ये ? म्हणजे एकदाच पैसे भरायचे आणि नंतर म ते डबल होऊन थोड्या व्याजाने म्हणजे मिळातात ना.

ते मी तुला मागे सांगितलं ना दहा वर्षाने मिळतात. पण कशी आहे नक्की ते जरा डिटेल मध्ये सांगशील काय मला. कस म्हणजे एनसीडीसीत करायचं काय असल ते. तीस हजार, चाळीस हजार, पन्नास हजार काय असेल ते. नाही म्हणजे ते फ़ाइनल एकदाच त्याला काही लिमिट नाहीये, मिनिमम मॅक्सिमम काही लिमिट आहे? म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त काही लिमिट आहे?

जास्तीत जास्त म्हणजे तुला दहा वर्षा साठी ठेवायचे असेल तर किमान चाळीस हजार तरी ठेवायला पाहिजे. दहा जास्त हवे असतील तर चाळीस हजार. हम्म दहा वर्ष पर्यंत असेल तर दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर अठ्ठावीस हजार रुपये ठेऊन पण करू शकतो.

हो दहा वर्षात तुझे होणार चाळीस हजार ते

अ म कमीत कमी कीमती मधे आणि दहा वर्षात होणारी अशी कुठलीतरी मला एक पॉलिसी सांग.

म्हणजे पाहें आता दहा वर्षात अ दुप्पट होतील पैसे आणि `कमीत कमी किंम्मत किती पासूनची आहे. कमीत कमी किंमत आता तीस पन्नास हजार तरी चाळीस हजार भरावे लागतात.

एकदाच भरायचे आणि बघ ह मी काय म्हयातोय मध्ये जर आपल्यास वाटलं काहीतरी आपली म्हणजे त्याला विमा मिळतो काय? जीवन विमा? कि आपल्याला मध्ये काहीतरी झालं जर

जीवन विमा आहे. आक्सिडेंटली, आक्सिडेंटली डेथ झाली तर एक रुपये मिळणार आजाराने झाली तर नाही मिळणार

हो चाळीस हजार भरले तर, त्याच्या पेक्षा जास्त भरणार असशील तर अ विमा जास्त.

सत्तर हजाराचा मिळतो, एक लाखाचा मिळतो. म्हणजे आमचा जो खर्च असतो ना दवाखान्याचा वगैरे तो केला जातो काय?

अ अ म याच्या मध्ये फक्त काय फायदा मिळत , विमासाठी म्हणजे अपघात वगैरे झाला तर? अ यांच्यात मेडिक्लेम असते, यांच्यात डेथ झाली तरच पैसे मिळतात. अ बाकी काय नुसतं जर असं म्हणजे असं फ्रॅक्चरं वगैरे आपल झालं, हाथ वगैरे हि आपला मोडला तर नाही का मिळणार?

असं काय? म्हणजे समजा जर अपंगत्व आलं तरी काय मिळणार नाय? नाय ती आपण ती पॉलिसी वेगळी ती अपंगत्वाची ती वेगळी येते.

ते तास फोर्म मध्ये फील केलाय ना दुसरी पॉलिसी येते ती जर अपंगत्व आलं तर पॉलिसीच्या पाच टक्के काहीतरी असं ते मिळत जात पाच पाच वर्षांनी.

मी दाम दुप्पट विम्यासाठी आणि नाहीतर आणि समज जर नुसतं असं असत काय म्हणजे दवाखान्याचा खर्च पण मिळून जाईल. आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक काहीतरी असं होऊन जाईल अशी कुठली विमा आहे का योजना? नाय असं कोणतं नाय कारण एल आय सी च कस ते माणसं गेल्यावरच पेयमेन्ट जर नाय गेले तर म अअ काय तुझा जो हप्ता असतात भरलेले काय डबल वगैरे झालेले ते मिळतात.

हं मी पण तसाच जरा इंटरेस्टेड आहे म्हणून म्हणजे

मेडिक्लेम मध्ये बघ जर आजारी झालं तर हॉस्पिटल चा जेव्हडा खर्च तेव्हडा मिळतो, आजारी कोणी नाय पडलं तर ते पैसे सगळे फुकट जातात किती पण भर.

म आता पॉलिसी वगैरे काढायची असेल विमा काढायचा असेल तर म्हणजे आता कशी आहे?

एल आय सी चा फॉर्म भरायचा, एजेंटकडे आधा जायचं आधार कार्ड आणि फोटो घेऊन.

आणि पैसे कि झालं डन लगेच.

आणि हे पैसे असतात ते आपण डिरेक्टली आता प्रत्येक

अकाउंट हा ची झेरॉक्स द्यायची सोबत आणि त्यांनी काही म्हणजे त्या आपल्या

ह्ह चालेल चालेल धन्यवाद.